या चित्रपटगृहामध्ये समो समोर पडदा लावलेले आहे.

हे छायाचित्र एका पेट्रोल पंपाचे आहे.

हे छायाचित्र एका बेडरूमच आहे.

टी_व्ही च्या बाजूला एक टेबल आहे.

आणि सर्वत्र फुलांचा हार घातलेले आहे.

हे दृश्य एका सभ्याचे आहे.

हे छायाचित्र एका बंगल्याचे आहे.